मस्त मजेत. आग आमच्याकडे काय थोडा पाण्याचा problem चालू होता जरा society मध्ये. पाणि पण खुप उन्हाळ्यामुळे problem चालू होत आहे. त्यामध्ये घान पाणि सगळ पाण्याचा प्रदुषण त्यातच आमचे दोन तीन दिवस गेले जरा. आणि आग वेळच्या वेळी तुमच्या इकडे जे पाण्याची टाकी वगैरे असतात ते clean करत नाही का? करतात महिण्याला वगैरे. पण काय आता पाणि वातावरण वगैरे इतक बदलत चाललय आता सगळ. त्याच्यामुळे पाणि पण दुषीत वगैरे येतं. obviousy आता बघितलं तर खुपच पाण्याच दुषित पाणी आमच्या इथे society मध्ये पण खुप दुषित येतय सध्या. आणि बघितलं तर लहाण मुलांना ते पाण्यामुळ कोणाला diarrhea कोणाला काय असे, वेगवेगळे आजार उत्भवताय.

रोगराई किंवा अह stone वगैरे होण्याची भिती खुप राहते. हो आणि बघितल तर दोन हा बधितला तर पाण्यामध्ये जसे क्षार असतातना त्याच्यामुळे खुपसार्या अशा लहाण लहाण मुलांना सुद्धा stone व्हायला लागले आता. याला फक्त पाणि हे कारणिभुत ठरते. दुषित पाणि. हा आणि दुषित पाणि आर्ध बघना जस जश्या society दुर दुर अंतरावर तयार वगैरे होतात. तर तिथं tanker चं पाणि वापराव लागतं. corporation च पाणि येतच नाही. त्याच्यामुळे आहे ते अं तुम्ही वापरायच मग तेच तुम्ही filter लावा. त्याच filter च पाणि प्यायच पण filter च जे bisleri विस विस लिटरच्या त्यापण कितपत स्वच स्वच्छ असतात हे पण आपल्याला माहित नाही ना.

तेच पाणि असत असेल bisleri मध्ये. आणि त्या bisleri च्या botal सुद्धा wash करत असतील की नाही मोठ्या विस लिटरच्या सांगुच शकत नाही आपण. तेच ना म्हणजे बघ आपल हवा, पाणी आणि अन्न या माणसाच्या तीन ज्या गरजा होतात त्याच्यातली दोन number ची गरज तर ही खुप महत्वाची आहे. म्हणजे हवा आणि अन्न तर आहे पण सगळ्यात जास्त महत्वाच हे पाणि आहे. आणि पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळनं हे आरोग्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे. अं प्रदुषीत पाण्यामुळे तु जशी म्हटली की पोटाचे विकार होतात, काही काही आजार पण येतात. त्याच्यात लहान मुले मोठ्यांना सुद्धा

तर तसा पण काही उपयोग करु शकतो आपण किंवा आता तर काही drops निघालेले आहे पाण्याचे. तर ते पण आपण वापरु शकतो. आणि तुला महिती आहे actually बघायला गेलं तर ना जल प्रदुषण ह्या समस्येसाठी मानव स्वतः स्वतः जबाबदार आहे. जसं की वाढतं शहरिकरण, कचरा, आणि सांडपाण्याची अयोग्य व्यवस्थापण, औद्योगिकरण अशा अनेक कारणामुळे जल प्रदुषन होत असतं. वेग वेगळी अशी जल प्रदुषनांची कारण आहेत. त्याच्यात बघितलं की औद्योगिक रासायनीक पदार्थाते पाण्यामध्ये सोडले जातात. त्याच प्रमाणे रासायनीक खते, किटक नाषके हे सुद्धा पाण्यामध्ये मिसळल्याने अं जल प्रदुषन होतं. हो आणि विषेश म्हणजे आपण म्हणजे ऐकतो की जहाजातील तेल समुद्राच्या पाण्यावरती कित्तेक मैल पसरलेले असते. त्याने समुद्रातील जिव सृष्ठसुध्दा धोक्यात येते. म्हणजे आजचं जे पाणि आहे ते चहुबाजुने प्रदुषनाच्या विळख्यात सापडले आहे. आसं म्हणायला काही आपण हरकत नाही. म्हणजे तु तर पालघरची आहे तुला तर idea आहे. समुद्रा जवळ राहते म्हणून. हो आग तिकडे पाणि बघितलना तर तिकडे खुप पाणि दुषित येतं. तिकडच्या side ला तर प्रत्येकाच्या घरामध्ये आपलं ह्याचं अं पाणि घेतात RO चं पाणि

बघायला गेलं तर माझ्या स्वतःच्या भावाला आईला सुद्धा आहे. हो ते म्हणजे कारण खरं एक नसतं पाणि प्रदुषनाचं. आता बघना plastic वापाराचा वापर किती झालेला आहे. किंवा आता समुद्र किनारी किंवा जिथे नद्या वाहतात. तिथं लोक सुट्टीच्या दिवशी वगैरे जातात तिथंच खातात. आणि अं तिथंच घाण करतात. आणि ते सगळ नदिमध्ये किंवा समुद्रामध्ये तिच घाण वाहात जाते आणि त्याच्यामुळे ते पाणि सगळ दुषित होत जात. आणि त्याच्यामुळ पाण्याचं प्रदुषन वाढतं. बरोबर अगदी बरोबर. आणि बघितल तर पाणी प्रदुषनाचे वेगवेगळे परिनाम सुद्धा होतात. जस की बघितल जल प्रदुषनामुळे पाण्यामध्ये जिवाणूंची उत्पत्ती होते. आणि असं हे जिवाणूयुक्त पाणी पिल्याने आनेक रोग उत्पन्न होतात. त्याच्यामध्ये बघितलात तर ताप, Typhoid आशे वेगवेगळे साथीचे रोग उत सुरु होतात. आणि बघायला गेलं तर हे लहान मुलांना लवकर catch करतात. हो आणि even अं छोट्या छोट्या ठिकाणी बघ chemical कारखाने असतात. तर त्याच्या आठ दहा किलो मितर वरील सर्व पाण्याचे स्रोत सुद्धा प्रदुषीत होऊन, त्या दुषीत पाण्यामुळे म्हणजे कारखाण्यातील जे पाणि घान पाणि वगैरे जे असतं. म्हणजे अं extra कधी त्यांच काढुन टाकल्या जातं. तर त्याच्यामुळे सुद्धा जल प्रदुषन होतं. आणि त्याच्यामुळे त्या दुषित पाण्यामुळे अं बर समजा आता एखाद्या open area मध्ये एखादी company असेल तर ते पाणि शेतामध्ये सुद्धा जातंं. आणि मग ते जनावरं पण पितात, माणसं पण पितात आणि त्याच्यामुळे आजुन वेग वेगळे रोगराई होतात.

हो आणि दुषित पाण्यामुळं काय होते ज्या ठिकाणी दुषित पाणी आहे तर त्या ठिकाणी डासांची सुद्धा अह अह पैदास होऊ शकते. ज्याने की dengue, malaria या सारखे आजार होतात. आणि रासायनीक पदार्थ हे युक्त हे दुषित पाणि आणि सेवन केलात त्यांचा अत्यंत वाईट परिनाम हे आपला किडण्यांवर सुद्धा होतो. जसं की किडण्या हे निकामी होने. आणि cancer सारखे सुद्धा गं गंभीर आजार सुरु होतात. हो आणि अं बोल ना. आणि बघितल जस की आपण म्हणतो की सा जसे की गणपती वगैरे किंवा मुर्ती वगैरे हा सुद्धा बघ आता. म्हटल की आपण म्हणतो ना clay च्या बनवल्या जातात. shadow मातीच्या काही ठिकाणी पा plaster of paris चे बनवले जातात बघ. आता बहुतेक ठिकाणी सार्वजनीक जसं घरोघरी गणपती बसवले जातात तर shadow मातीचे बसवले जातात. मागच्या वर्षीच बघ माझी मुलगी आम्ही ज्या वेळेस गणपती बसवला ना ती मा आम्हाला दुकानात बोलली की mummy घेताना ना आपण गणपती हा shadow मातीचा घ्यायचा plaster of paris चा घ्यायचा नाही. जेनी की आपण स्वतः घरच्या घरी विसर्जन करू शकतो. आपण जर एखाद्या तलावात किंवा विहिरीत किंवा समुद्रावर कुठे ही गेलो तर ते पाणि किती दुषित होईल ह्यामुळे. त्यावेळेस आम्ही गणपती सुद्धा घरी shadow मातीचा बसवला आणि घरच्या घरी विसर्जन केलं. लहान मुलांना ह्या गोष्टी कळतात. ते तर आहे आग आणि लोक बघना म्हणजे गणपती विसर्जन व वेळी आपल निर्माल्य वगैरे जे असतं ते काढुन ही व्यवस्थीत टाकत नाहीत. एवढ्या कचराकुंडी वगैरे ठेवलेल्या असतात. ते सरसगट गणपती पाण्यामध्ये डुबवताना टाकतात मग तीच नंतर लोकं किंवा कचरे वाले वेचतात. पण त्यातले जे काही घटक असतात ते सगळे पाण्यात उतरलेलेच असतात ना त्या. हो ते तर असतात ग उतरलेले. आणि बघितलं ह्याच्यावर उपाययोजना सुद्धा करण गरजेच आहे. जसं की कचरा आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्थापण करण गरजेचं आहे. ज्या त्या प्रमाने औद्योगिक

आणि शेतामध्ये रासायनीक खते आणि किटक नाषके यांचा अमर्या मर्यादीत वापर करणे. हो पण प्रदुषीत एक पाणी समजा आपल्याकदे येत असेल तर ते आपल्याला मिळत असेल तर त्याचा, त्या पाण्याचा सामना सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. मी थोडक्या काही एक point सांगते. अं ते पाणि उकळून घ्यावे लागेल म्हणजे उकळलेले पाणि हे आपण स्वच्छ अं available होऊ शकते मिळू शकते. अं त्यामधून जे घातक जिवाणू किंवा विषानू जे असतात ते पाणि उकळल्यामुळे अं मरुन जातात किंवा त्याची जी क्षमता असते ती कुर कमी होऊन जाते. किंवा सर्व प्रदुषक काढुन टाकले जाते आणि पाणि एक स्वच्छ आपल्याला मिळेल. bottol water filter तुम्ही लावू शकतात. एक दुसरा पर्याय हा पण आहे. त्याच्यामध्ये अं तुम्ही वेग वेगळे TDS मोजण्यासाठी RO किंवा पाणि किती स्वच्छ आहे. ह्या सगळ्या गोष्टीने पण तुम्ही अं सगळे points किंवा काही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये fit करु शकता. त्याच्यामुळे पाण्याची पातळी कशी आहे? काय आहे? त्याच्यात meniral water आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. एक distilite म्हणून पण आहे. म्हणजे पाणि शुद्ध करण्याचे हे वेगळे तंत्र आहे. जे उर्धपातन या प्रक्रियेमध्ये पाणि उकळण्यासाठी गरम करणे आणि वाफ गोळा करणे हा त्याच्यामध्ये एक distilite हे जे यंत्र आहे त्याच्यामध्ये होते. म्हणजे ह्याच्यामध्ये पाणि स्वच्छ होते अशुद्धता त्याच्यामध्ये काहीच राहत नाही. आणि iodine चा वापर सुद्धा तुम्ही अं प्रदुषीत पाण्याचा सामना करताना वापरु शकता.

हो अगदी बरोबर आता जसं की तु म्हणते अं chemical कारखाण्याच्या ज्या आसपासच्या आठ ते दहा किलो मिटरच्या अं किलो मिटर वरिल ग सर्व पाण्याची स्रोत हे प्रदुषीत होऊन त्या दुषीत पाण्यामुळे पिकांना तसंच जनावरांना आणि माणसांना सुद्धा हानी पोचण्याची ही. खुप सारी अशी उदाहरण दिसुन आलेली आहेत. जगामध्ये ग. बघितलं तर पिण्याच्या पाण्याचना शुद्धीकरण करुण मगच ते पाणि वापरात आणन गरजेच आहे. आणि बघितलं तर पावसाळा पाऊस कळतच नाही ग. उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात पाणि हे गरम करुण मग थंड करुण हे पिलं गेल पाहिजेल आहे. कारण आपण सांगुच शकत नाहीना पाणि किती दुषीत आहे. आपल्याला वरती पाणि असं वाटतं ना शुद्ध आहे. पण ज्यावेळेस आपण पाणि गरम करतोना त्यावेळेस खाली बघ किती त्यांच घान अशी क्षार साचलेलं असतात.

शक्य नाही तर शेवटी bisalary च पाणि वापराव लागतं. पण ते आता कुठे तरी विश्वास ठेऊन किंवा चला गडे चांगलच आहे. आसं एक मनाला ठरवून पण ते वापरण आवश्यक आहे. पण त्याच्यासाठी एकढा एक पण आपल्या तबेतीसाठी किंवा एक काळजी घेऊ शकतो की जेव्हढ जमेल तेव्हड पाणि साठा आपण आपल्या सोबत घेऊन फिरायचा. ओझ होत मान्य आहे, पण शेवटी घरातल पाणि हे आपल्याला माहित असतं की आपण कशा प्रकारे वापरलेलं आहे किंवा किती गरम केलेलं आहे. किवा किती filter झालेलं आहे. हा एक पर्याय आहे तुला माहित आहे का? एक पाणि एक टंचाई हा भाग तर खरा वेगळा आहे. पण आमच्या औरंगाबाद मध्ये कोपरगाव मध्ये पाणि टंचाई आहे तर विस विस चाळीस चाळीस लिटर पाणि four wheeler मध्ये घेऊन फिरतात. कोणाकडे जायच किंवा कुठून प्रवास करायचा असेल तर. हो अगदी बरोबर आहे ते पण. म्हणजे पाणी हे वापरल्याच जातं शेवटी. की तुला बाहेरच पाणि नको प्यायला त्रास होईल मुल असतात. आपल्या सोबत म्हातारी लोक असतात. हो, आणि तु काही ठिकानी बघितल का? जस की गावांमध्ये खेडेगावांमध्ये जस की नदिवर काही बाया बघितलं ना जे की कपडे सुद्धा धुवायला नदीबर जातात. ते कपड्यांच घान, ते साबण लावून ते पाणि सुद्धा नदीत जात आणि ते पाणि नाही तेव्हा नळावाटेच सोडलं जात ना. काहीक जन ते पिण्यासाठी सुद्धा ते पाणि वापरलं जातं. तर ह्या गोष्टींना सुद्धा आळा घालनं गरजेच आहे. खेडेगाव हा म्हणजे त्यांना ह्या जागा नेमुन दिल्या पाहिजेत खरं. तुम्ही तिथे भांडे घासत असाल, धुनं धुवत असाल नदि किणारी वगैरे तर त्यांच्यासाठी एक जागा दिली पाहिजे की हे जे घाण पाणि किंवा सांड पाणि जे आहे ते नदीत नाही गेलं पाहीजे. तेव्हडी काळजी धुनाऱ्याने पण घेतली पाहीजे किंवा एक गावकर्यांनी किंवा शहर वासियांनी एक योजना करुण दिली पाहीजे proper आता मागच्या वर्षीच बघना मी माझ्या बहिणीकड गेलेली नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर तिथे एक प्रकाशा म्हणून गाव आहे. देवाच ठिकाण तर तिकड आम्ही गेलो होतोत. तर तिकड जे पाण्याच कुंड आहेना, कुंड नाही मग म्हटल की असं नदी सारखाच तलाव आहे. तिथ गणपती विसर्जन वगैरे अस करतात. तर त्या लोकांनी ते पाणि ना दिसायला पाणि ना थोडस निळसर वगैरे दिसतना, आग ते पाणि पुर्ण असं काळ दिसत होतं. इतक दुषीत पाणि होतं ते. आणि सगळा असा कचरा वगैरे सगळा तिथ त्या पायऱ्या असतातना तिकड ठेवलेला होता. आणि ते पाणि बघुन इतक दुषीत पाणि ते खुपच. आणि पाण्यामध्ये शेवाळ वगैरे होतचना साठवून साठवून हो, आणि ते काढनं सुद्धा गरजेच आहे. निर्माल्य जे टाकतात आता तु म्हटलं निर्माल्य सुद्धा जे फेकण्या ऐवजी पाण्यामध्येना ते एका ठिकाणी बाजुला ठेवनं गरजेच आहे. direct ते पाण्यामध्ये टाकुन देतात काही निर्मालय किंवा जसं की घरात लपून तपुन पुजेच सामान वगैरे राहिलेलं तो सुद्धा पाण्यामध्ये सोडतात. ह्या गोष्टींवर कुठे तरी आळा घालनं गरजेच आहे. हो हो त्याच्यामध्ये सरकारने पण एक अं कुठेतरी एक अं सहकार्य करावे करावे. किंवा आपण जे आहेत अं आपण सुद्धा एक थोडसं एक समाज कार्य म्हणून किंवा आपण एक थोडासा पुढाकार घेऊन याच्यामध्ये अं काय म्हणतात त्याला जल शुद्धीकरणा साठी किंवा जल प्रदुषन कमी करण्यासाठी. अं काही गोष्टी आपल्याला आत्मसात करण किंवा काही नियम ला वगैरे हे करण खुप आवश्यक आहे. ती सुरुवात खरं आपण स्वतः पसनंच करायला हवी. असं म्हणायला काही हरकत नाही. जस की महिती आहे का? पाणि प्रदुषन हे शंभर टक्के मानव निर्मित आहे. आणि ते निसर्ग निर्मीत नाहीए ग म्हणूनच असं म्हणायला पाहिजे प्रत्येकाने मी पाणि दुषीत करणार नाही. आग ठरवूनच स्वच्छ पाणि शुद्ध पाणि. ह्या मोहिमेत सहभागी घेतलात तरच कुठे तरी पाणि प्रदुषन वर आळा बसु शकतो.

म्हणजे काय होईल एक अं प्रत्येक गोष्ट ही एका माणसाने होत नसते ती समुहाने काम केलं ना तर होत असते. हो अगदी आणि बघितलं

या गुरुद्वारा चतुर्थ पातशाह दोन दोन श्री गुरु रामदास साही जे पंधराशे सत्याहत्तर चरण निर्माण करा तो tanker, चारी व फळी निर्माण करा, होतेचा हि विचार करा. सोळाशे चार सण पंचम पातशाह धनश्री कुरु आदेव चा जे आद जन्मग्रंथ अबीर,

हे खण आय आद्य सथ तीर्थ बुली अबीहीत करे

सोळाशे सहा त्यानंतर सतराशे सत्तावन्न सतराशे पाच बासष्ट आणि सतराशे चौसष्ट मध्ये अफगाण आक्रमणा दरम्यान श्री हरी हरी मंदर च्या ना हे परे, अत्तलिका तो सोळाशे सत्तावन्न जहान खान वर हल्ला झाला तेव्हा बाबा दीप सिंह जी गावाहीत श्री दरबार चहाबको यांनी त्याला पाहिले. हाजी बाबा जिरे अह स्मृती श्री हरी मंदरे च्या,

प्रदक्षिणेत ग्वाही बुगान यताश्री अखंड पाठ साहेब जी धारावाहिक

सचखंड श्री हर मंदी च सतराशे चौसष्ट सुलतान उलकौम महाराज जस जसा सिंह अहलुवालिया यांनी, पायाभरणी करून त्याचे अस्तित्व पुन्हा प्राप्त केले. सुवर्ण मंदिर हि हिंदी भाषा आहे. अठराशे तीसमध्ये महाराजा रणजित सिंह पंजाबमधे राहत असताना त्यांना हरी मंदिरावर चढाई करायची होती. जर मी स्थापत्यशास्त्राबद्दल बोललो तर अरब, भारतीय आणि युरोपीय प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. सचखंड श्री हरमंदिर प्रभू रे चाली दिस फले हू, परी ठका चरित प्रतितो धर्मसा. समाजचे लोक बाबे हे शब्द प्रतिकारात्मक आहेत. श्री गुरु रामदास साहिबजी, इत्यादी एक लाखांहून अधिक लोक दररोज गुरुची वस्त्रे धारण करतात. इतिहास. पंधराशे सत्त्याहत्तर मधे गुरु रामदास यांनी पवित्र कुंडाला स्पर्श केला आणि अमृतसर शहरात एक भट्टी लावली. काही सूत्रांनुसार हि जमीन तुंग गावाच्या रहिवाशांनी खरेदी केली. होती आणि काही म्हणतात कि हि जमीन गुरु अमर यांनी खरेदी केली होती. मुघल बादशहाच्या वेळी दास सम्राट अकबरांनी गुरु रामदास यांच्याशी लग्नाचे वेळी हि जमीन गुरु रामदासांना भेट म्हणून दिली होती.

पूर्ण करी संत कार आरु, कोळशाचे उत्खनन करून पश्चिम सीमेवर चार लोखंडी किल्ले बांधले. सोळाशे बत्तीस सनातन अह गुरु हरगोविंद हरगोविंदांनी, पासष्ट वर्षे पृथ्वीच्या उत्तरार्थी शहराचा कारभार त्याच्या हाताखाली आला. सोळाशे नव्याण्णव जग गुरु गोविंदसिंहजी हे खालसा सज्जन, अमृतसर शहर प्रशासक रणजीत सिंह अच्छा. सतराशे पासष्ट सालात यांनी स्थापनेचे नेतृत्व केले. त्यानंतर K E चारधन अमृतसर यांनी प्रशासनाची जबाबदारी घेतली ज्यांनी यांनी स्वतः विविध संस्थानांत किल्ले,

अठराव्या शतकाच्या शेवटी अमृतसर हे पंजाबमधील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र बनले.

तो व ने अच्छा. करेत मध्ये काय निव्या करणी कराई रामगढी अठराशे पंधराचं. अठराशे वीस नंतर, अहलुवालिया आणि कन्हैया यांना पण अमृतसर रणजीत सिंह प्रशासकाच्या आधीन केले. रणजीत सिंह गोविंद गड बांधला जात होता. रामबाग बांधला जात होता. अनुराबाद अतालिका तोर खोलकाम अह कम करे हल. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून प्रगतीमुळे प्रदेशात प्रचंड वाढ झाली आणि, औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगती झाली आणि आणखीन वाढ झाली.

अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी पंधराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गुजरातील मध्ये, अजान फकीर पंधराशे पन्नास ते सोळाशे पस्तीस यांनी पायाभरणी केली. यात श्री गुरु रामदासजी हे, पंधराशे चौतीस ते पंधराशे एक्याऐंशी आणि अमृतसर holy चे काम सुरु केले. काही सूत्रांनुसार हि मातीतून तुंग गावच्या रहिवाशांनी विकत घेतली होती. तरी दुसऱ्या सूत्रानुसार हि जमीन सम्राट,

ग्रंथ चहाबे जीचे संपादक स्वतः गुरु अर्जुन चहाबे यांनी केले होते. हरमंडी गुरु अर्जुन सोबत रोज आपण धर्मग्रंथ वाचतो, कीर्तन करतो, परंपरा आजिविक आहे.

त्यादिवशी कीर्तन हरमंदिर उत्तराधिकारी सकल राहात हातले कायशीर सोळाशे चौसष्ट श्री गुरु तेग बहाद्दूरजी धर्माच्या अच्छा. सोळाशे नव्याण्णव वैशाखीत खालसा उत्ताव मागील श्री गुरु गोविंदसिंह हे भाई गोपालसिंह, भाई गुलजार सिंह, केवल सिंह सेते अकाल तख्त सुरू श्री अमृतसरले यांच्या प्रेरणेने मंदिर चहबर बाबेचे कामकाज चालते. सतराशे नऊ चेन्नपारा सतराशे पासष्ट अमृतसर आणि श्री हरमनजी च्या बाबीत खूप अस्वस्थ होते. सतराशे तेहतीस सालात आणि ह्याने कापडी नवाबी भेट दिली. गती कि हरमंदिर हे च्या बाबत कधीतरी गुरु हरगोविंद च्याबाबत समय गौरव हे पण सतराशे पस्तीस सालात

संगरखर संग्रहक अमृतसर रथ कोतवालकडे हरमंदिर च्याबाबत पवित्र, पवित्रता आणि हे पवित्र स्थान नष्ट केले. रंगीत माशांनी टाकी भरली खरं हरम मध्ये व्यवहार करू लागले. भाऊ सिंह आणि,

अकरा ऑगस्ट रोजी सतराशे त्रेपन्न चढत मीर मन्नुर मुरतुर शिक्षक हरमंदिर चहाबले अह अहिशील, बरं. यंत्रणेने न मात्र आचिल सुरू मिशाल, प्र प्रयारण्य अमृतसरचं main चारधन हरिसिंह प्रशासन नियंत्रणाखाली सतराशे पासष्ट साधे अफगाण आक्रमण अहमद, व दुरानीये बारुद्रेक सोनाली मंदिर त्याच वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हरमंदिरच्या हव्यासापोटी शिक्षक पुन्हा एकत्र आले. सतराशे चौरष्ट चौसष्ट हिंद जय करार मागील सुरताज दशसिंह अहलुवालिया सम्बो मिशाल मुष्टिमेय पेलाले, मंदिराच्या पुनर्बांधणीची गरज भासल्यास निधी जमा करण्याच्या सूचना द्याव्यात. मिचलंस कल मुखियाल मुख्यास कळले जिंकलेल्या पैशातील हा भाग बाबूने जपला. होता. पैसे इत्यादी पैसे जमा केले सुराजसिंह भाई देश रजाक देशाच्या राजाचे सर्व काम सर्व काम झाले आहे. आणि जबाबदारी देण्यात आली आहे. आणि गुरु कि महाल, ला एक विशेष देण्यात आली आहे ज्याद्वारे अधिक पैसे गोळा केले जाऊ शकतात. सतराशे चौसष्ट चरण सतराशे चौसष्ट चरण एक डिसेंबर अब्दालीकरता कुंवर रणजीत सिंह चा गुरुद्वारा. पवित्र आणि मोठ्या प्रमाणात अबाधित होती आणि रणजीत सिंह हारमंदिच्या काळात अस्तित्वात होते. परंतु भित्त चित्रकरण आणि सजावट कोरीव काम,

इमारत. श्री हरमंदिर च्यावर बाबे क्रिया अह क्रिया करे हे. त्यावेळचे नकाशे तयार नकाशेही तयार करण्यात आले होते. पंधराशे सत्तर,

हे अचिल श्री गुरु अर्चण साहिब जी हे पंधराशे अठ्ठ्याऐंशीच्या किसान महसूल साधू हजरत मियाँ मेरे, जे हि इमारत उभी केली. गुरु स्वतः राहतात आणि वडील वृद्धापकाळात राहतात. या तत्वावर हे बांधकाम आहे अगदी बाहेर. ह्या हिंदू मंदिरात प्रवेश आणि पाय पडण्याचा मुद्दा आहे. परंतु गुरु श्री मंदिरचा जुजले. नमस्कार माझे नाव सोफिया आणि आज आपण अं काही एका समस बदल बोलणार आहोत पहा जगाला खूप मोठ्या समस्यांना थोंड धायवे लागतं आहे जस की वाढती लोकसंख्या! जागतिक तापमान वाढ ओजोन वायुच्या थराला छिद्रं पडणे आंतरिक कचरा आणि खूप काही त्यातील एका समस्ये बद्दल आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे प्रदुषण.

सर्व प्रथम अं तुम्ही मला सांगा की प्रदुषण म्हंटल तर छोट्याश्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये आमच्या लोकांना समजेल असे अश्या भाषेमध्ये तुम्ही प्रदुषण म्हणजे काय?

हो नक्की अं बघा तोडक्या मोडक्या भाषे मध्ये जर बोलायला गेलात तर बघा की तो शेतकरी आहे त्याला अं सांगणिक पीक घेता येत नाही मान्सून जो म्हणतोय आपण हम्म हम्म proper मान्सून येत नाही आहे. वेळेवर मान्सून येत नाही आहे त्यामुळे पीक पीक बरोबर घेऊ शकतं नाही शेतकरी दुसरं कारण असं आहे की खुप जास्त पाऊस आल्यामुळे मुळे आहे कि नाही त्यामुळे काय होतंय की अं जे पिकाची नासाडी पण होते. दुसरी गोष्ट आहे कि तापमान पण वाढतंय बरोबर आहे तापमान जास्त वाढल्या मुळे अं प्रदुषण पण होतंय आणी temperature वाढतंय heating होतंय हो त्यामुळे अं त्यामुळे जे gleshar आपले जे आपले अं खंड आहेत ते melt होतायेत त्यामुळे

सांड पाणी निघते आणि ते direct कुठे जाते नदी मध्ये जाते आणि नदीतून ते समुद्रात जाते काही अजून अं कारखाने आहेत त्याच्यातील जी रसायने आहेत. के हे जे सगळे ते तलाव मधुन, नद्यांमधून ते समुद्रात जाते आणि अश्या प्रकारे पाण्याचे प्रदुषण होते. या पाण्याच्या प्रदूषणाचे काही अं काय परिणाम असतील असं तुम्हाला वाटते? पाणी प्रदुषण झाल्या नंतर आपल्या मानवी जीवनावर किंवा इतर प्राण्यांच्या जीवनावर काय परिणाम अं बघा पाण्यामुळे काय होतंय समजा जर पाणी अं वे proper जर आपण योग्य विल्हेवाट न लावता सांड पाणी विल्हेवाट व्यवस्तीत नाही लावली अह त्यामुळे काय होतंय disease किंवा मग अं जे मह रोगराई पसरू शकतात ठिक आहे. शारीरिक हानी शारीरिक हानिकारक होऊ शकतं. शरीराला हानिकारक होऊ शकतं.

म्हणजे थोडक्यात असं म्हणायला म्हणु शकतो आपण कि जर प्रदुषित पाणी मानवाच्या किंवा इतर कुठल्या जरी प्राण्याच्या शरीरात गेला तर ते ते खूप हानीकार आहे. ठिक आहे आता आपण पुढं बोलुया हवा प्रदुषणा बदल, हवा प्रदुषण म्हणजे काय? आपण जे गाड्या वगैरे चालवतो किंवा जे कारखाने आहेत जे वेगवेगळे त्याचे जे धुरांडे आहेत त्याच्यातुन जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू निघतात, आणि ते हवे मध्ये मिसळले जातात, आणि हवा दुषित होते यालाच आपण हवा प्रदुषण असे म्हणतो त्याच्या बदल तुम्ही काय सांगु शकता? हवा प्र बघा त्यात नेमकं नेमकं carbon dioxide with then झालं परत cloro floro carbun झालाय हे करणीभुत आहे याला आपण vihanod gathering म्हणुया ठीक आहे. याने काय होतंय कि जे heat अं tab करतं जी अं किरण जी सूर्याच्याकिरणां पासून जी heat येते ठीक आहे जी rays येताहेत जी किरणं येतात ते काय करतात.

तुम्हाला आधीच सांगितलंय कि त्यामुळे आपल्या glacier आणि हे melt होतायेत आणि परत समुद्राची पातळी वाढते त्या त्यामुळे काय होतंय कि coast जो आपला किनार पट्टी आहे किंवा जे मग बेटे आहेत. ते

अं आपली जी जमीन आहे ती पण पाण्यामध्ये गेली तर त्याचा उपयोग तर होणारच नाही.

लोक लोक अं लोकांना पण आपल्याला दुसरीकडे land जमीन provide करून द्यावं लागेल त्याच्यासाठी राहण्यासाठी तर तो पण एक समस्या निर्माण होइलच ठीक आहे. तर हे सर्व कारणीभूत आहेत. सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. आता हवा प्रदुषण बदल आपण बोलतोय अं त्याच्या मी एक उदाहरण तुम्हाला सांगु इच्छेत कि तुम्ही आता सध्या दिल्लीचं वातावरण तुम्ही बघत आहात तिथं इतका जास्त प्रदुषण आहे, कि समोरचा व्यक्ती तुम्हाला दिसत नाही थंडीचे दिवस चालू आहेत, त्यात आणि अं प्रदुषण हे दोन्ही अं मिसळून तिथे अं म्हणजे हवा प्रदूषण खूप होत आहे. एक तर तापमान खूप कमी त्यात आणि प्रदुषण आणि ही हवा इतकी प्रदुषित झाली आहे त्याच्यामुळे लोकांना खुप असे

आणि गाड्यांचा वापर जास्त आहे. आणि कारखाने वगैरे खूप आहेत. त्याच्यामुळे तिथं प्रदुषण त्या ठिकाणी जास्त होतं.